या चित्रामधे एक कोण नदी आहे अ नदीला खुप पाणी आहे एक मुलगा दगडावर उभा आहे.

या चित्रामध्ये एक नदी आहे नदीच्या कडे ने खूप झाडे आहे दोन माणस येताना दिसत आहेत अ दगडे अ मोठमोठाल्ले दगड आहेत.

एक नदीवरून एक छोटासा पाइप आहे तर रोड आहे रोड वर माणस--